आता. कांदा-पोहे. कांदा पोहे direct total शब्द तयार झाला कांदा-पोहे. ठीकेय? काय तयार झाला? कांदा-पोहे. Totally different आहे. का म्हंटल? totally different लेकहो. आहे.

ठीकेय? मंग आता पहा, आता त्याच्यानंतर खूप हाये. दाय भाजी एकत्र भेटते का बे तुम्हाले वावरात दाय-भाजी? नाई लागत न झाडाले दाय-भाजी? कांदा-पोहे, त्या कांद्याच्या झाड्याला वरते पोहे येते. पाहिलं काय? डोमड्याहो? नाई न? त हे जे शब्द तयार झाला, याले म्हणते सामासिक शब्द. म्हणजे समास या chapter ची delivery सामासिक शब्दापासून तयार झाली. दोन वेगळ्या-वेगळ्या शब्दांपासुन तयार झालेल्या एका शब्दाले म्हणते सामासिक शब्द. तो शब्द कसा तयार होते. त त्या पद्धतीला म्हणते समास. ठीकेय? अन सामासिक शब्दाची कमीत-कमी शब्दात केलेली फोड म्हणजे समास. ठीकेय? अन याची या सामासिक शब्दाची केलेली फोड म्हणजे विग्रह. ठीकेय? त हे तुम्हाले मागच्या lecture मधी सांगितलं. अन सामासिक शब्दात दोन शब्द येते. पहिल्या शब्दाला म्हणते पाहिलं पद. दुसऱ्या शब्दाला म्हणते दुसरं पद. पहिल्या शब्दाले म्हणते पाहिलं पद. या दुसऱ्या शब्दाला म्हणते दुसरं पद. संपला विषय. सारा game ह्याच्यावर हाये. एक प्रश्न त असाच येते का कोणत्या समासास कोणतं पद महत्वाचं नाई ते. म्हणून आज पाहीनारे आपण समासाचे प्रकार. बे डोमड्याहो, आज पायनारे समासाचे प्रकार. लय शब्दय. राधा-कृष्ण, राधा अन कृष्ण एकत्र होते का बे राधा-कृष्ण? राधाले कृष्ण म्हणे अन कृष्णाले राधा म्हणे का? नाई. ठीकेय? त असय. सोपी-सोपी कामय. Tention घ्याच काम नाई. मी हायेच जिवंत. आता लक्ष द्या. आता आपल्याला काय पहाच, समासाचे चार प्रकारे. किती प्रकार हाये? चार. Let us see ठीकेय? समासाचे चार प्रकार. आता लक्ष द्या बे. पहिला समासाचा प्रकार पहिला. पहा आता. समासाचा पहिला प्रकार. समासाचे किती प्रकार डोमड्याहो? चार. ठीकेय? समासाचा पहिला प्रकार. ठीकेय? लक्ष द्या बे. समासाचा पहिला प्रकार. ठीकेय? लक्ष द्या. अव्ययीभाव समास. काय म्हणून राहिलो? अव्ययीभाव समास. बे डुकऱ्याहो लक्ष द्या इकडं. डोमड्याहो तिथं का चुकवलं त मी हाये अन तुम्ही हाये. सोपी आहे एकदम. अव्ययीभाव. याले अव्ययीभावच काहून म्हणते जी. ते बी पाहू आपण. ठीकेय? समासाचे चार प्रकार. पहिला प्रकार अव्ययीभाव समास. दुसरा समासाचा प्रकार. लक्ष द्या बे. सोपी-सोपीच हाये. काई tension घ्याच नाई. पहिला प्रकार अव्ययीभाव समास. संपला विषय.

एवढे प्रकार हाये. का ह्या प्रकारानं लेकाचा पार, लेकाचे, ठीकेय? टाकल्याचे केसचं उभे होते. ठीकेय? दुसरं आहे, तत्पुरुषी समास. काय? तत्पुरुषी समास. हे लक्ष द्या बे. ठीकेय? समासाचे किती प्रकार त समासाचे चार प्रकार. पहिला समास आहे, अव्ययीभाव समास. का म्हंटल? अव्ययीभाव समास. दुसरा समासाचा प्रकार, तत्पुरुषी समास. ठीकेय? त्याच्यानंतर तिसरा समासाचा प्रकार ठीकेय? लक्ष द्या बे. तिसरा समासाचा प्रकार ठीकेय? द्वंद्व समास. का म्हंटल? द्वंद्व. Sir द्वंद्व का दिगूजी? ठीकेय? आबे द्वंद्व समास. दिगू नाई. डुकऱ्या. ठीकेय? द्वंद्व समास. ठीकेय? कोणता समास? द्वंद्व. अन तिसरा, बहुब्रुवी समास. कोणता? बहुब्रुवी. चार समासाचे प्रकार. कोणता? बहुव्रीही. ठीकेय? लक्ष द्या. समासाचे किती प्रकार? चार. समासाचे किती प्रकार? चार. ठीकेय? इतकं सोप्पय. समासाचे चार प्रकार. समासाचे चार प्रकार. समासाचे चार प्रकार. इचारलं समासाचे प्रकार. आता बे ह्या chapter शब्दसिद्धी नावाचा एक chapter आय. MPSC ची tax assistant परीक्षा दोन हजार पंधरा. चाळीस mark च मराठी grammar आलं होत. पाच mark paragraph ले गेले. किती? पाच. पाच mark paragraph ले गेले. तुम्हाल सांगतो. पाच mark paragraph पैकी उरले पस्तीस. तुम्हाल सांगतो एकच chapter होता शब्दसिद्धी. सव्हिस प्रश्न एका chapter वर विचारले. आयोग रे भाऊ ते काय विचारनं काई नेम नाई. तुम्हाले mad करून टाकते.

पहिलाय अव्ययीभाव समास. दुसराय तत्पुरुषी समास. तिसरा आहे द्वंद्व समास. ठीकेय? अन चौथा हाये बहुव्रीही समास. आता पहा. हे चार समासाचे प्रकार हाये. कोणताही, आता हेच समास या chapter ची delivery, सामासिक शब्दापासून. तुम्हाले यांच्यात सर्व सामासिक शब्द भेटन. दोन वेगवेगळ्या शब्दापासून तयार झालेला एक शब्द. दोन वेगवेगळ्या शब्दापासून तयार झालेला एक शब्द. म्हणजे काय त म्हणजे सामासिक शब्द. आणि याच्या वरून, ठीकेय? त्याचे पडले चार प्रकार. त हे चार प्रकार पडले कायचे याच्यावरून, त हे पडले ठीकेय? हे जे दोन शब्दय यांच्यात. लक्ष द्या. ठीकेय? ए कांदा-पोहे, कांदा-पोहे दोन शब्द आहेत. कांदा पोहे .

शब्दापासून तयार झाला एक शब्द. हे पहिल्या पदाले म्हणते, पहिल्या शब्दाले म्हणते पाहिलं पद. दुसऱ्या शब्दाले म्हणते दुसरं पद. ठीकेय? याच्यावरून याचे चार प्रकार पडले. किती प्रकार पडले? चार. ठीकेय?

ठीकेय? त आता लक्ष द्या. हे जे समास पाहू राहिलो आपण. यांच्यातला जो पहिला प्रकार हाये. अव्ययीभाव समास अव्ययीभाव समासात पाहिलं. पहा आता सोपीच आहे. हे क्रमानं अशेच पाठ कराचे. त पहा पहिला अव्ययीभाव समास, दुसरा तत्पुरुषी समास, तिसरा द्वंद्व समास, आणि चौथा बहूव्रीही. बे द्वंद्व ले डुकऱ्याहो दिगू-दिगू कराच नाई. दिगू केला सत्यानाश. ह्या डोमड्या हाय्ये. याचे प्रकार नाईए. पण यांच्यात याच्यात तीन प्रकारचे शब्द येते. पण तत्पुरुषीचे ह्या डोमड्याचे तीन प्रकार. ह्या तत्पुरुषीचे तीन. द तत्पुरुषीचे सात. द्वंदचे तीन. बहूव्रीहीचे चार.

ठीकेय? अव्ययीभाव समासात ठीकेय? पहिले पद महत्वाचे. पहा. आपल्याला इचारते मंग परीक्षेत. ठीकेय? अव्ययीभाव समासात कितवे पद महत्वाचे. पहिले पद. पहिले पद म्हणजे पहिला शब्द. पहिले पद म्हणजे काय? पहिला शब्द. पहा. अव्ययीभाव समासात कितवे पद महत्वाचे? पहिले पद महत्वाचे. ठीकेय? त्याच्यानंतर तत्पुरुषी समासात कितवे पद महत्वाचे? दुसरे पद महत्वाचे. कितवे पद? दुसरे पद महत्वाचे. कितवे पद महत्वाचे? दुसरे पद. ठीकेय? समजून राईल का तुम्हाले? हां. बरोबर पहा. बरॊबर जमवजा. ठीकेय? कितवे पद महत्वाचे? दुसरे पद महत्वाचे. ठीकेय? मंग दुसरे पद महत्वाचे म्हंटल.

ठीकेय? का म्हंटल? तिसरे कुठं दिसल? तिसरे त हायेच नाई. मंग? हां. ठीकेय? अव्ययीभाव समासात पहिले पद महत्वाचे. ठीकेय? तत्पुरुषी समासात दुसरे पद महत्वाचे. अन sir मंग द्वंद्व समासात कोणते पद महत्वाचे जी sir? ठीकेय? त द्वंद्व समासात दोन्ही पद महत्वाचे. का म्हंटल? द्वंद्व समासात दोन्ही पद महत्वाचे. समजलं का? द्वंद्व समासात दोन्ही पद महत्वाचे हाये. हा? कशे आहे? मी सांगतो आ दोम्ही पद महत्वाचे. अन बहूव्रीही समासात दोन्ही वरून, दोन्ही पदावरून तिसराच अर्थ निघते. का म्हंटल? बहुव्रीही समासात ठीकेय? दोन्ही पदावरून तिसराच अर्थ. का म्हंटल? लक्ष द्या. दोन्ही पदावरून, पदावरून तिसराच अर्थ ठीकेय? तिसराच अर्थ निघते. लक्ष द्या. तिसराच अर्थ. ठीकेय? आता इथं पहा. बहुव्रीही समासात ठीकेय? दोन्ही पदावरून तिसराच अर्थ. असं ते सोपी-सोपीच आहे. ठीकेय? काई कठीण नाई. पहा आता. ठीकेय? देल्लं लिहून तुमचा सत्यानाश. पाहिलं पद, लक्ष द्या. समासाचे चार प्रकार. पहिला प्रकार, अव्ययीभाव समासात, अव्ययीभाव समासात पहिले पद महत्वाचे. तत्पुरुषी समासात दुसरे पद महत्वाचे. ठीकेय? त्याच्यानंतर द्वंद्व समासात दोन्ही पद महत्वाचे. बहूव्रीही समासात, ठीकेय? दोन्हीवरून तिसराच अर्थ. अरे हे त सोपीच हाये. कसा अर्थ ते बी पाहू आता. आता याचे पहा, अव्ययीभाव समासात प्रकार नाई

तीन प्रकारचे शब्द येतील. किती प्रकारचे? तीन. आता लक्ष द्या बे. अव्ययीभाव समासात तीन type चे शब्द. किती type चे? तीन. पहा zoom करून दाखवून राहिलो तुम्हले? तीन प्रकारचे शब्द येते. कायच्यात? अव्ययीभाव समासात. आता लक्ष द्या. ठीकेय? अव्ययीभाव समासात कितवा पद महत्वाचं? पाहिलं पद महत्वाचं. ठीकेय? आता सांगितलं म्या. अव्ययीभाव समासात तीन-तीन type चे शब्द येते. किती type चे? तीन. आता लक्ष द्या. पाहिलं येते. लक्ष द्या बे. पाहिलं येते संस्कृत, उपसर्ग साधित. काय ते? लक्ष द्या बे. संस्कृत उपसर्ग साधित. ठीकेय? उपसर्ग साधित. आता लक्ष द्या. उपसर्ग कायले म्हणते? त एकाद्या मूळ शब्दाच्या समोर आलं, एकाद्या मूळ शब्दाच्या समोर आलं. त उपसर्ग साधित. शब्दाच्या नंतर आलं, शब्दाच्या नंतर आलं त्याले प्रत्यय म्हणते.

गैर याले म्हणते उपसर्ग. समजलं का? त्याच्यानंतर या घराले कोणीच वारस नाई म्हणते. अन मंग ठीकेय? त वारस मेला का हे घर बेवारस हाये म्हणते. बेवारस. Original शब्द काय? वारस.

मंग आता मागून लागत असेल त्याले प्रत्यय म्हणते. म आता पहा. ठीकेय? एक लक्ष लक्ष द्या बे. लफडा शब्दय लफडा. ठीकेय? त्याचा लफडा झाला म्हणते. लफ़डेगिरी, ठीकेय? का लागलं इथं गिरी मागून लागू राहिल गिरी. लफ़डेगिरी. चमचेगिरी कायले करून राहिला म्हणते. आगाऊ. काम नाई अन धाम नाई अन तिथं चमचेगिरी. हा चमचेगिरी, लफ़डेगिरी, लुच्चेगिरी, मागं लागत आहे. मांग लागते त्याले. प्रत्यय म्हणते. म्हणजे इथं जे हे गिरी शब्द आला. ह्या प्रत्यय व्हय. अन जिथं गैर शब्द आला इथं बे शब्द आला. ह्या उपसर्ग होय. कोण्याही शब्दाच्या अगोदर लागला, उपसर्ग. अगोदर तुम्हाले सांगतो. पहिले शोधाचं. ऐक प्रश्न त तिथेच येत डुकऱ्याहो. उपसर्ग साधित अन प्रत्यय साधित शब्द बघा. शब्दसिद्धी या chapter मध्ये आपल्याले सर्व detail पहायचं आय. याच्यासाठी आपली app download करा. फिनिक्स अकॅडमि वर्धा हे play store वरून app download करा. तिथं मराठी grammar चे सर्व sequence न video आहे. सर्व a to z पंचवीस-पंचवीस mark च मराठी grammar ए ते. PSI ले पन्नास mark च मराठी grammar आहे लेकहो, डोमड्याहो. ठीकेय? पुरं भेटेन तिथं MPSC foundation batch लावा. सर्व video भेटन सर्व video. एक बी video सुटणार नाई. सर्व detail video ठीकेय? त मंग पहा. लफडे लफ़डेगिरी. ठीकेय? चमचेगिरी. मांग लागला त्याले प्रत्यय, म्हणते. अन मूळ शब्दाच्या समोर लागला त्याले उपसर्ग म्हणते. हाये का नाई? Original शब्दय मरण. original शब्द काय? मरण. त्याच्यासमोर अर्थच बदलून टाकते. आमरण उपोषण केलं म्हणते मी. मरण original शब्द हाये. मरण, म्हसनात जा तिकडं. आमरण, मरे पर्यंत उपोषण केलं. Direct एका शब्दानं ह्याच शब्दय. यान याचा या शब्दाचा अर्थच बदलून टाकला. ठीकेय? मंग ह्या जो original शब्द हाये. दोन शब्दापासून तयार झाला.

बरोबर जमवजा नाई त उडवतो धरून मी तुम्हाले. ठीकेय? किती प्रकारचे शब्द येते म्हणलं? तीन. किती प्रकारचे? तीन प्रकारचे शब्द येते. ठीकेय? मंग आता लक्ष द्या. ठीकेय? आता लक्ष द्या. मंग,

त संस्कृत उपसर्ग साधित आ, यथा, प्रति तीनच उपसर्ग संस्कृत मधले. ए लक्ष द्या बे. आ, ठीकेय? यथा, आणि प्रति. ठीकेय? आ, यथा, प्रति, ठीकेय? उपसर्ग साधित संस्कृत मधले आ, यथा, प्रति हेच उपसर्ग साधित शब्द अव्ययीभाव समासात धरून. आमरण, उपोषण केले म्हणते अण्णा हज़ारेने रामलीला मैदानावर. अण्णा हज़ारेने रामलीला मैदानावर आमरण उपोषण केलं. मंग underline यिन आमरण च्या खाली. अधोरेखांकीत केलेल्या शब्दाचा समासाचा प्रकार वयखा. ठीकेय? तत्पुरुषी समास, द्वंद्व समास, बहूव्रीही समास, आणि अव्ययीभाव, हाट साल्या आमरण साल्याले धरून. ठीकेय? अव्ययीभाव समास. ठीकेय? कारण अव्ययीभाव समास म्हणते संस्कृत उपसर्ग साधित शब्द आहे जे तीन संस्कृत मधले उपसर्ग साधित शब्द आहे. आ, यथा, प्रति. आ, यथा, प्रति. बे पोट्ट्याहो, डोमड्याहो का म्हणलं सांगा आ, यथा, प्रति. आ, यथा, प्रति. हे संस्कृत मधून. प्रति प्रतिदिन ठीकेय? मी तिले ठीकेय? पत्र लिहत होतो म्हणे. प्रतिदिन ठीकेय? ए बे प्रतिदिन, प्रतिघंटा, ठीकेय? हाई का नाई? प्रति म्हणजे एक. हाय का नाई? तर आपण दुर्गादेवीची वर्गणी मांगायला जातो. गणेश मंडळींची वर्गणी मागायला जातो जातो. अशी यथाशक्ती द्या ना जी म्हणते. यथाशक्ती original शब्द आहे, शक्ती. Original शब्द हाये शक्ती अन त्यायले म्हणते यथा शक्ती द्या म्हणते वर्गणी. म्हणजे तुमच्या शक्ती प्रमाणे. यथा शक्ती म्हणजे काय? शक्तीप्रमाणे. इथं तो यथा शब्द लागला. इथं जो यथा शब्द लागला ह्या वेळेस संस्कृत उपसर्ग. ठीकेय? Original शब्दय. मरण यांच्यासमोर लागला आमरण. Direct अर्थ बदलवून टाकला. Original शब्दाच्या अगोदर लागले पण हे यथा, आमरण हे संस्कृत उपसर्ग साधित होय. त्याच्यानंतर ठीकेय? त्याच्यानंतर प्रति, ए लक्ष द्या बे. ठीकेय? प्रति, प्रति प्रतिरोज, किंवा प्रतिघंटा ठीकेय? पहा प्रतिघंटा ठीकेय? प्रतिघंटा ठीकेय? प्रतिघंटा काम सांग म्हणते. घंटा original शब्द आहे. त हे जे आहे, आ, यथा, प्रति हे उपसर्ग. पण कुठून आलेले? संस्कृत मधून आलेले. मंग संस्कृत उपसर्ग साधित शब्द कायच्यात येते. त ह्या यांच्यात येते. कायच्यात येते? ठीकेय? अव्ययीभाव समासात येते. यांच्यात हे व्हय पहिला शब्द. अर्थच बदलून टाकते. म्हणून त म्हणते पाहिलं पद महत्वाचे. म्हणून पाहिलं पद महत्वाचे म्हणते. मरण हाये, आ लावल्याबरोबर मरेपर्यंत हुन जाते. आमरण उपोषण केलं म्हणते. ठीकेय? आकर्ण ठीकेय? आजीवन मी माह्या आईवडिलांची सेवा केली म्हणते. आजीवन म्हणजे जीवन भर. Direct अर्थ बदलला. जीवनभर. आजीवन मी माह्या आईवडिलांची सेवा केली म्हणते. आजीवन. आता आजीवन, जीवन original शब्द हाये. त्याले,

दुसराय फारशी उपसर्ग साधित शब्द. का म्हंटल म्या? लक्ष द्या. फारशी उपसर्ग. फारशी उपसर्ग साधित शब्द. फारशी उपसर्ग साधित शब्द येते यांच्यात. हां. अन मोजून, पाच फारशी उपसर्ग आहे. ठीकेय? बे, बिन, हर, दर ठीकेय? यांच्यात. त आता लक्ष द्या. यांच्यात फारशी उपसर्ग साधित शब्द येते. गैर, बे, बिन, हर, दर. पहा आता. गैर, ठीकेय? गैर, ठीकेय? बे, बिन पहा. गैर, बे, बिन, हर, दर. ठीकेय? हे उपसर्ग ए पण कोण्या भाषेतून आलेलेय? फारशी भाषेतून. हे कुठून आलेलेय? संस्कृत भाषेतील उपसर्ग. आ, यथा, प्रति लागलं का तो शब्द संस्कृत ठीकेय? उपसर्ग साधित होईल. अन गैर, बे, बिन हे फारशी मधून आले आपल्या इथं. मंग आता सांगितलं तुम्हाले original शब्दय काय? हजर ठीकेय? त्याच्यानंतर संबंध ठीकेय? संबंध. Original, शब्द आय. ठीकेय? त्याच्यानंतर ठीकेय? डोक ठीकेय? त्याच्यानंतर लक्ष द्या. ठीकेय? चूक हे original शब्दय. आता पहा यांच्यासमोर लावतो ठीकेय? तिच्यात न माझ्यात लोक आहे म्हणते गौरसंबंध असं काईच नाई. ठीकेय? लोक आगाऊ अफवा पसरू राहिले. तिच्यात न माझ्यात काये म्हणते लोक? गैरसंबंध. असं आहे का? काईच नाई. Original शब्द हाये. ठीकेय? Original शब्द हाये हजर, त्याल लागला गैरहजर आहे म्हणत पोट्ट आज शायेत. ठीकेय? हजर म्हणजे उपस्थित राहणे. गैरहजर direct विरोधाभास. तिच्यात न माझ्यात आहे म्हणते लोकं गैरसंबंध. असं काई हाये का? नाहीये. मंग गैरसंबंध. उपसर्ग लागला पण ह्या उपसर्ग कुठून आला? फारशी मधून आला. कुठून आला? फारशी मधून. बिनडोक पोट्ट आहे म्हणते आमच्या घरच. नाव डोकंस नाई म्हणते अशी माय-बाप मले लय वेया म्हणत होते. ठीकेय? बिनडोक पोट्ट आहे म्हणे. बिनडोक. ठीकेय? मंग त्याच्यानंतर बिनचूक. ठीकेय? त्यानं त अशे गणितं सोडवले म्हणते भाऊ बिनचूक गणितं आहे म्हणते. एक बी चूक नाई त्याच्यात. बिनचूक. ठीकेय? त हे व्हय फारशी उपसर्ग साधित शब्द. ठीकेय? मंग असच original शब्दय वारस. ठीकेय? शब्द तयार झाला. बेवारस. ठीकेय? बेवारस. बेकायदा काम केलं म्हणती त्यानं. का का काय त कस केलं म्हणती. Original शब्द आहे कायदा. ठीकेय? यांच्यातले नाई व्हय उदाहरणं, ह्यांच्यातले व्हय. बेकायदा काम केलं म्हणते त्यानं. म्हणून त्याच्या ठीकेय? नागरपरिषदन कारवाई केली म्हणते. बेकायदा. हाये? हा इन बेकायदा काम केलं होत. ते आपली कंगना राणावत. ठीकेय? तिने केला ना सज्ज-मज्जा हे जे आहे फारशी उपसर्ग. गैर, बे, बिन, हर, दर. समजलं काय? गैर, बे, बिन, हर, दर. गैर, बे, बिन, हर, दर. गैर, बे, बिन, हर, दर. फारशी उपसर्ग साधित शब्द. अव्ययीभाव समास आहे तिथे. म हे शब्द आले. बेवारस, बेकायदा, गैरहजर, गैरसंबंध, बिनडोक, बिनचूक. हे लिहून देणार आहे. काई tension नको करू. हायेच मी जिवंत हायेच मरेपर्यंत. ठीकेय? ते सर्व संबंध कायच्यात येते? हे सर्व शब्द कायच्यात येते? संबंध नाई बे, येऊन जाऊन संबंधच करता का बे? ठीकेय? संबंध प्रस्थापित नाई करायचे कोणासोबत तशे. ठीकेय? त हे शब्द फारशी उपसर्ग साधित शब्दात येते. त्याच्यानंतर, ठीकेय? फारशी उपसर्ग साधित मध्ये तिसरा ठीकेय? लक्ष्य द्या बे. तिसरा शब्दाचा प्रकारे येते , व्दिरक्ती वाले शब्द. व्दिरक्ती म्हणजे एकच शब्द double-double. व्दिरक्ती वाले शब्द ठीकेय? व्दिरक्ती वाले शब्द. आता बे व्दिरक्ती वाले शब्द. लालेलाल, हा ठीकेय? व्दिरक्ती वाले शब्द. ठीकेय? रपरप घाव मारले म्हणते त्यानं रपारप घाव मारले म्हणते. रपारप. ठीकेय? त्याच्यानंतर रिमझिम पाऊस पडला म्हणते. व्दिरक्ती एकच शब्द double-double. समजलं का? मंग ठीकेय? खदखद, हा खदखद ज्वालामुखी उकयला म्हणते. खदखद. एकच शब्द double-double. खदखद. ठीकेय? कराय मास्तर खदखद ठीकेय? त हे ए व्दिरक्ती वाले शब्द. एकच शब्द double-double आला. अशे शब्द कायच्यात येते? त हे अशे शब्द येते अव्ययीभाव समासात. ठीकेय? लक्षात ठेवजा. मंग ठीकेय? ए लक्ष द्या. क्षणोक्षणी म्हणे तिची आठवण येते म्हणते. क्षणो, क्षणी. आपोआप ते मले भेटाले आली म्हणते. आपोआप म्या काई म्हणलो नको म्हणते का मले भेटाले ये. आपोआप, क्षणोक्षणी मला तिची आठवण येते. ठीकेय? मई बायको पाहू राली काठान जाता-जाता. कायले पाहते व अशी रागानं. ठीकेय? त आ क्षणोक्षणी मला तिची आठवण येते. ते इचार करते का ठीकेय? college वाली व्हय का कोणती व्हय. ठीकेय? टकटक पाहत होती म्हणते म्याकड. टकटक. ठीकेय? टकटक पाहत होती म्हणते. का पाहत होती? टकटक. शब्द लै खतरनाक आहे आपल्यापाशी. ठीकेय? दारोदार भीक मांगीतली म्हणते एकाय चोट्यांन भीक नाही दिली म्हणते मले. गल्लोगल्ली मी तिले पाहत फिरलो. पण मले काई सापडली नाई. लग्न होऊन पयाली ते. ठीकेय? जन्मोजन्मी का म्हणते? जन्मोजन्मी. चिवचिव. ठीकेय? टकटक. अन म्याहि बायको माह्या मांग लागते. नुसती कावकाव. का लावते. ठीकेय? मही नाई. चांगली हाये. ठीकेय? पाहून राहिली ते गुरावून. आत मधी दाखवू का? पयाली वाटते. ठीकेय? त ठीकेय? खदखद, कावकाव, क्षणोक्षणी, आपोआप, टकटक. अशी जी शब्द टपटप, ठीकेय? एकच शब्द doble-double आला. अशे व्दिरक्ती वाले शब्द येते. अव्ययीभाव समासात. काय येते? अव्ययीभाव. पून पुन्हा उलट द्याचे. व्दिरक्ती वाले शब्द आले का. सुस्तीस कराचे नाई. समजलं का? असाय खे. भाऊ. हे त सोपीच हाये. सोपी नाई त काय? ठीकेय? त, अव्ययीभाव समासाचे, अव्ययीभाव समासात पाहिलं पद महत्वाचं. त याचा वापर वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्ययासारखा होते. म्हणून म्हणते याले अव्ययीभाव समास. समजलं का? ठीकेय? अण्णा हजारेंनी,

समजलं का? ठीकेय? त तो आज शायेला गैरहजर आहे म्हणते. कसा आहे? गैरहजर आहे. क्रियाविशेषण अव्यय म्हणून याचा वापर होते. म्हणून या ठीकेय? समासाच्या प्रकाराला अव्ययीभाव समास . त यांच्यात जे शब्द आहे. सामासिक शब्द म्हंटल का दोन शब्दापासूनच तयार होईन. समासाच्या प्रकारात तुम्हाले अशे शब्द भेटन का जे दोन शब्दापासून एक बनलेय. आमरण, यथाशक्ती, यथा अन शक्ती हाये का नाई? बे बेरोजगार. बरोजगार, ठीकेय? बेरोजगारी खूप वाढली म्हणते. बिनडोक पोट्टा आहे म्हणते. बिन डोक त हे जे हाये. त अव्ययीभाव समासात पहिले पद महत्वाचे. यांच्यात तीन type चे शब्द बे यांच्यात प्रकार नाहिये. यांच्यात तीन type चे शब्द येतील. संस्कृत उपसर्ग साधित. आ, यथा, प्रति. फारशी उपसर्ग साधित, गैर, बे, बिन, हर, दर. अन व्दिरक्ती वाले शब्द येते. काय येते?

ह्या डुकऱ्याचे सात प्रकार. किती प्रकार? या बापूसाहेबाचे सात प्रकार आहे म्हणलं. ठीकेय? तत्पुरुषी समासाचे. त यांच्यात जो पाहिला समासाचा प्रकार आहे. ठीकेय? कोण कायच्यात? अव्ययीभाव तत्पुरुषी समासात पहिला समासाचा प्रकार, विभक्ती तत्पुरुषी समास. का म्हंटल? लक्ष द्या. विभक्ती बे डोमड्याहो विभक्ती तत्पुरुषी समास. विभक्ती तत्पुरुषी समास. ठीकेय? विभक्ती तत्पुरुषी समास. दुसरा समासाचा विभक्ती तत्पुरुषी समास . ठीकेय? त्याच्यानंतर दुसरा अलुक तत्पुरुषी काय? अलुक. आबे खूपच सोपीए. अलुक तत्पुरुषी समास. ठीकेय? का म्हंटल? अलुक तत्पुरुषी समास. ठीकेय? पहा विभक्ती तत्पुरुषी समास, अलुक तत्पुरुषी समास. ठीकेय? त्याच्यानंतर उपपद तत्पुरुषी समास. ठीकेय? उपपद उपपद तत्पुरुषी समास. उपपद तत्पुरुषी समास. ठीकेय? मंग पहा. ठीकेय? विभक्ती तत्पुरुषी समास, अलूक तत्पुरुषी समास, उपपद तत्पुरुषी समास, ठीकेय? त्याच्यानंतर ठीकेय? चौथा प्रकार, ठीकेय? चौथा प्रकार कर्मधारय समास. काय? कर्म ठीकेय? धारय समास. कर्मधारय ठीकेय? तत्पुरुषी समास. कर्मधारय तत्पुरुषी समास. ठीकेय? मंग त्याच्यानंतर, कर्म. खूप सोपीए मी सांगतोच कस लक्षात ठेवाच. त्याच्यानंतर पाचवं नत्र नत्र आता हि नत्र इथं बी भेटत नाई. हे बहूव्रीही मंदीबी भेटन. नत्र वाल. ठीकेय? त मंग नत्र तत्पुरुषी समास. लक्ष द्या बे. सात प्रकार आये या डोमड्याचे. तत्पुरुषी समासाचे. नत्र तत्पुरुषी समास. त्याच्यानंतर, सहावं, ठीकेय? द्विगु तत्पुरुषी समास का म्हंटल?

ठीकेय? मध्यम पद पद लोपी ठीकेय? मध्यम पद लोपी समास. मध्यम पद लोपी समासाले मध्यम पदच काहून म्हणते? द्विगु समासाले द्विगुच काहून म्हणते? नत्र ले नत्र म्हणजे नाही. ठीकेय? ठीकेय? नत्र म्हणजे नाई. त आता लक्ष द्या. निरोगी आहे म्हणते. म्हणजे रोगी नाही. हाये का नाई? त्याच्यानंतर लक्ष द्या. असत्य म्हणजे सत्य नाही. जिथं नाही यिन फोड केल्यावर तिथं हाणाच नत्र. त कस येत ते सांगतोच मी. याच्या फोड करायला सुद्धा प्रश्न येते. का खालील ठीकेय? आ सामासीक शब्दाची योग्य फोड करा. बरोबर बरोबर सांगतो मी. ठीकेय? हे डुकऱ्याचे सात प्रकार हाये. किती प्रकार हाये? सात. पाहून घ्या. विभक्ती तत्पुरुषी समास, अलुक तत्पुरुषी समास, उपपद ततत्पुरुषी समास, कर्मधारय समास, नत्र तत्पुरुषी समास, द्विगु तत्पुरुषी समास अन मध्यम पद लोपी समास. कांदा-पोहे कांदा घालून केलेले पोहे. घालून केलेले पदातून काढून टाका. कांदा न पोहे चिपकून द्या. झालं. मध्यम पद लोपी, मधातल पद कराच. लंगोटी मित्र. लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र. त्याची लंगोटी सोडून टाका. जे दिसते लंगोटी सोडल्यावर काय दिसेन बे त्याच? ठीकेय? त थेट दिसंन. लंगोटी मित्र. झाला लंगोटी मित्र. लंगोटी सोडली त्याची का उरलेलं चिपकुन टाकाच. ठीकेय? तयार होते लंगोटी मित्र. त ते लंगोटी मित्र . आतेबहीण, चुलतबहीण, मामेभाऊ ठीकेय? चुलतभाऊ, सावत्रभाऊ, मध्यम पद लोपी तिथे. ठीकेय? त हे मी सांगतोच तुम्हाले समोर कशे ते. त तत्पुरुषी समासाचे सात प्रकारय भाऊ. अन याले detail पाहू आपण. तत्पुरुषी समासात. अन सात प्रकारे बापूसाहेबाचे. किती आहे? सात. आता पहा द्वंद्व समास. का म्हंटल? द्वंद्व. ह्या द्वंद्व समासाचे डोमड्याचे लक्ष द्या. ह्या द्वंद्व समासाचे तीन प्रकार आहे. अन हे बी खतरनाक आहे. आयोगाले काय आवडणं काई सांगता येत नाई. त यांच्यातल एक प्रकार लैच आवडते आयोगाले. त आता ह्या द्वंद्व समास ए बे थांब न. का करून राहिला. द्वंद्व समासात इ इ इतर इतर द्वंद्व ठीकेय? इतर-इतर नाई करायचं तिथं. तुमचा इतर-इतर निघण. ठीकेय? त इतरेत्तर द्वंद्व. ठीकेय? बे इतर-इतर नाई बे डुकरेहो. इत इत रेत्तर इतरेत्तर द्वंद्व. ठीकेय? इतरेत्तर द्वंद्व समास. ठीकेय? इतर-इतर द्वंद्व, इतरेत्तर द्वंद्व समास. ठीकेय? त्याच्यानंतर वैकल्पिक द्वंद्व ठीकेय? वैकल्पिक ठीकेय? वैकल्पिक द्वंद्व ठीकेय? वैकल्पिक द्वंद्व समास. ठीकेय? पहा इतरेत्तर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि त्याच्यानंतर ठीकेय? समाहार द्वंद्व. ठीकेय? समाहार द्वंद्व. ठीकेय? समाहार द्वंद्व समास. ठीकेय? तीन द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. इतरेत्तर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व अन समाहार. Sir हे लक्षात कशे ठेवाचे? सर्व सांगतो काईच tension नका घेऊ न भाऊ. ठीकेय? मी हायेच. ठीकेय? द्वंद्व समासाचे तीन. द्वंद्व समासात दोन्ही पद महत्वाचे आहे.

ठीकेय? भाजीपाला, भाजी अन पालाच येत का तेवढं. भाजीपाल्यात सगळंच आलं. कांदे-वांदे, मिरची, कोबी. हाय का नाई? अंथरून-पांघरून हे यांच्यात येते. बे कोणत्या-कोणत्या यांच्यात येते ते सर्व पाहू. द्वंद्व समासात दोन्ही पद महत्वाचे. इतरेत्तर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. ठीकेय? द्वंद्व समासाचे तीन प्रकार हा इतरेत्तर म्हणजे एवढे प्रकार शिकायचे आपल्याले ह्या chapter मधी. म्हणजे chapter पण खतरनाक असन तुम्ही पहा.

त इथं शब्द येते. आई-बाबा. आई-बाबा आई आणि बाबा. दोन्ही महत्वाचे नाई का बे? डुकऱ्याहो एकच आईच महत्वाचीय का फक्त? ठीकेय? आई-बाबा. ठीकेय? दोन्ही महत्वाचेत. साई-बाबा नाई डोमड्याहो. आई-बाबा म्हणू राहिलो. नाई त बस करान साईबाबा. आई-बाबा. आई महत्वाची तेवढेच बाबाहि महत्वाचे. दोन्हीही शब्द म याची फोड होईल आई आणि बाबा. ठीकेय? ए लक्ष द्या. ठीकेय? त्याच्यानंतर ठीकेय? ए लक्ष द्या. त्याच्यानंतर,

एका गावा मध्ये राम व महेश नावाचे दोन मित्र राहत होते ते दोघेही गावातून फार हुशार व्यक्ती होते परंतू महेश चा स्वभाव अत्यंत wihte व स्वार्थी असुन तो सदैव मारवत व खोडकर मुलानं मध्ये सदैव उन्हा डक्या करीत असायचा त्यातच राम हा मनाने शांत व दयावान होता तो सदैव चांगल्या व्यक्तीमध्ये व्यक्तीच्या संगतीत व पुस्तकांच्या सहवासात असायचा तरी सुध्दा तो दोघांची मैत्री होती गावा मद्ये लोकं

समस्येला बघुन हसायचा व तिथे राम हा सर्वाशी मदत व दुसऱ्याचा आदर करायचा अशा प्रकारची त्यांची गावातील दिनचर्या असायची

आता आपलं शिक्षण पूर्ण झालं आहे पण आपणं गावात राहून काहीच करू शकत नाही, तर आपणं काई करायचं अशी विचार करत असताना त्या वेळीच राम म्हणतो की, आपण काही वेळ काही तरी वेगळे करायचं ज्याने आपलं मनोरंजन होईल आणि कमाई पण महेश एक युक्ती सुचवतो तो म्हणतो आपण दोघं व्यापारा करिता आपणं परदेशात जाऊया आणि जग ब्रम्हण पण करूया महेश चा हा विचार राम ला पटतो व ते दोघेही एखादा दिवस निश्चय करुण व्यापार करीता जाण्या साठी निघतात ज्येव्हा ते व्यापार जातात तेंव्हा त्यांना वाटेतएक मंदिर दिसतो त्या मंदिरा जवळ एक आंधळा साधू तप करतं असतो त्यांना बघुन राम म्हणतो की, चल एक दा जग ब्रमंती जाण्या अगोदर त्या साधुला महात्मा व देवीचे दर्षण घेऊया कारण त्यामुळेआपला लांब चा प्रवास हा संकट मुक्त होइल अशे म्हणून ते दोघेही त्या साधू कळे जातात त्यांना प्रणाम करून त्यांचे आशिर्वाद घेतात त्या वेळेत साधू म्हणतो की, तूम्ही दोघे कुठे निघालात? तर राम साधूला सगतो की आम्हीं व्यापार करीता परदेशात जात आहोत, तर साधू बाबा म्हणतात की तुमचा प्रवास हा अत्यंत रोमांचक आणि संकटाने घेरलेला आहे त्यामुळे येणाऱ्या संकटाशी सतर्क रहावे तुमचा प्रवास हा संकट मुक्त होवो अशी मी प्रार्थना करतो त्याचं श्रनी महेश म्हणतो की तुम्ही काही पण सांगता साधू बुआ तुम्ही हे आंधळे आहात तर तुम्हाला कसं काय कळणार समोर संकटे आहेत की नाही त्यावर साधू मनात म्हणतात की हा तर माझा अंदाज होता यावर महेश म्हणतो, असेले कसले साधू तुम्ही? असं तर मी पण सांगु शकतो त्याशानी राम म्हणतो की महात्मे त्यांना या गोष्टीची जाणीव किंव्हा अनुमान असावा कदाचीत साधू म्हणतो की, संकट हा तुमच्या जवळच आहे असे तोसागतो कारण साधू आंधळा असला तरी तो कानाने मात्र बहिरा नाहीं त्यांचा बोलण्याचा स्वभाव ओढखून तो अंदाज बांधत होता त्यावर राम म्हणतो की, तुमच्या आज्ञेच पालन करून आपणं आपणं मग एक वर्षाच्या नंतर मग इथेच भेटायचे असे ठरवतात असे म्हणुन ते दोघे आपल्या प्रवासाला सुरुवात करतात ते दोघं एकदा बैलगाडी वर व घोडागाडी वर एकदा पहाडावरून वाळवंट प्रदेशातून प्रवास करू लागतात त्यांना त्या प्रवासाचा एक रोमांचक व शिकवणीचहोता कारण त्या दोघांना नविन नविन संस्कृती व गोष्टीची ओडख करुण लागली त्या दरम्यान साधूंनी सगितल्या प्रमाणेच प्रवासा मध्येखूपच संकटे आली परंतु त्या संकटाना ट्ये पार करून ते आपलं प्रवास सुरू ठेवत जेव्हा ते नवीन व वेगळ्या धार्मिक संस्कृति च्य लोकांन सोबत संपर्कात ठेऊन ते माणूसकी काय असते ते समजू लागले त्यांना माणुसकीची खरी ओळखं व्हायला लागली सामोरं जाऊन दहा गावा मध्येव्यापार केला व ते दोघेही व्यापरा मध्ये नफा कमवले तर त्याची व्यापारा प्रति जी नफ्याची इच्छा होती ती पूर्व झाली ते आता आपल्याला परत त्याचं ठरवल्येल्या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी परत जाण्यास ठरवत आणि आता आपल्याला प्रवासाठी आपल्या नगराकडे प्रस्थान केले एक वर्षाच्या काला वधीनंतर ते ठरलेल्या ठरलेल्या प्रमाणे मंदिरा जवळ पोहचले तेथे पोहचून त्या मंदिरातील देवीचे दर्शन घेतात व भेटलेल्या त्या साधू जवळ जाऊन आशीर्वाद घेतात त्यावेळी तो साधू त्यांना विचारतो कि कसा होतं प्रवास तुमचा? व त्या प्रवासात झलेल्या घटना प्रसंग सांगतो आणि व्यापारात झालेला नफाही सागतो त्या साधू साठी प्रवास दरम्यान आणल्येल्या वस्तू मार्गदर्शना करिता साधूला देतो साधू त्याचा आदर देव हम्म त्याचा आदर देव व दयाळू म्हणून करतो तो त्यांना सुद्धा एक गोष्ट सागतो, कि तुम्ही दोघे आता उत्तर दिशेला जाऊन एका नगरात जाऊन एका नगरात पोहचाल तो एक महान रामसेन नावाच्या राजाचा नगर आहे त्याला मीनाक्षिक नावाची राजकन्या आहे व ज्याला दोन राजपुत्र आहे त्ये म्हणजे देनु व शाम त्यांच्या राज्यावर एक मोठा संकट आला आहे, जर तुम्ही दोघे त्या समस्ये ला सोडविलात तर तुम्हाला मोठ पुरस्कार सुद्धा मिळू शकणार पण एक लक्षात ठेवा

निघून जातो रामला नं थांबता व साधूची गोष्ट पूर्ण नं आइकता तो उत्तर दिशेला प्रवासास सुरु करतो तितक्यात साधू रामला म्हणतो कि त्या राज्यात आता एक मोठ्या राक्षसाचा आतंक पसर्ल्येला आहे त्या राज्यात तो राक्षस त्यांच्या राज्यातील मोठ्या वनात राहतो वन मध्ये जातांना

मिळणार आहेत का? असे विचारतात तेव्हा राजा रामसेन त्या दोघांना सागतो कि दोघांना सागतो कि, जर तुम्ही दोघांनी त्या राक्षसाला मारले तर मी माझ्या राज्पुत्रीचा विवाह करुन ह्या संपत्तीचा वाटा सुद्धा तुम्हाला देईल

जीवनभर माझे गुलाम व्हाल किव्हा तुम्हाला त्या राक्षसाच्या हवाले दिल्या जाईल असे सागताच त्ये दोघे त्यांच्या अटीला स्वीकार करुन त्या राक्षसाकळे जंगलाकडे जायला निघाले आणि जगलात जाण्या पूर्वी काही राक्षसाला मारण्या करिता हा चित्रपट दोन हजार सात आणि परदेशात सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला. ओम शांती ओम खानला film fare मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता साठी वर्षातील दुसरे नामांकन मिळाले. Hindusthan Times मधील मुहम्मद लिहितात, उद्योग हा शाहरुख खानचा आहे. जो विनोदी उच्च नाटक आणि action ला त्याच्या स्वाक्षरी

तिसऱ्यांदा आदित्य चोप्रासोबत रब ने बना दी जोडी दोनहजार आठ या

सोहाणी नावाच्या माणूस आदित्य ने नमूद केले आहे की एक शेतकरी आहे आणि त्याला कलाकार म्हणून रस नव्हता.

मोठा performance दोनहजार आठमध्ये होता. जेव्हा त्याला पोरांचं येथे एका करण्यात आले होते.

दोनहजार अठरामध्ये एशिया TVmusic

मध्ये सर्वोत्कृष्ट अंतरराष्ट्रीय फायदा दोन मे दोनहजार चौदा रोजी Albert hall मध्ये सादरीकरण केले. त्याने दोन हजार सतरामध्ये पुन्हा सर्वोत्कृष्ट गीतकार आणि साठी दोनहजार अठरामध्ये मिरजेत radio of the year जिंकले. तिने एकवीस जुलै दोनहजार सतरा रोजी release झालेला यांच्यावर एतिहासिक जीवनावर आधारित मध्ये मुख्य भूमिकेतून अमेरिकन चित्रपटात पदार्पण केले. तत्वज्ञान

album single track music record label of the year दोनहजार नऊ रणवीर सिंधु industry दोन हजार दहा speed record